शेत अं शेतीची काळजी घेतली किंवा आपल्या शेतीच्या शेताच्या बाजूला जे बांध असत तिथं जर वेगवेगळ्या प्रकारचे झाड लावली तर त्याचा वाईट परिणाम होत नाही मग ते झाड लावल्यामुळे झाड झाड लावल्यामुळे वातावरण चांगलं होत आपल्याला आता ऑक्सिजन च level अं ऑक्सिजन level पण खूप कमी होत चालय जर ऑक्सिजन level जर आपल्याला maintain ठेवायचं असेल तर आपल्याला अं झाड लावणं खूप गरजेचं आहे त्या झाड लावल्यानंतर अं maintain राही किंवा आपण बघितलं अं कोरोना काळामध्ये कि जेव्हा ऑक्सिजन विकत घ्यायची गरज पडली अं तेव्हा आपल्याला कळलं कि ऑक्सिजन ची किंमत काय असते अं किती महाग भेटत आणि त्याच अं आज जर आपल्याला OXYGEN भेटल नाहीतर तर त्याचा side effect काय आहे कि आपल्याला तेव्हा माहित झालं त्याआधी माहित नव्हतं अं मग मला मग मला असं वाटत अं कि आपण अं वेगवेगळ्या प्रकारे झाड लावली पाहिजे त्याचा उपयोग घेतला पाहिजे त्यानंतर आपण अं त्यानंतर आपल्याला आणखी काही च आपल्या अं निसर्गासाठी काय जे काय करता येईल त्याचा आपण उपभोग घेतला पाहिजे

आपण आपल्या शेतीची मा नीट काळजी घेऊ शकतो किंवा जो शेतीसाठी योग्य आहे ते साधन वापरतो अं त्या गोष्टीचा च वापर खूप जास्त प्रमाणात आपल्या शेतीवर होत असतो त्यावरच त्या गोष्टी व्यवस्थित करू शकतो जर आपण एखाद्या अं एखाद्या अं जर एखाद्या रासायनिक खताप्रमाणे त्याच गोष्टीचा वाईट परिणाम आपण

असत अं त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होतो या या याच वेळेसारखा होतो बरेच जण बरेच अं बरेच असे अं शेतीची अवजारे आहेत ते free मध्ये वाटले जातात अं बऱ्याच सवलती दिल्या जातात त्यामुळे पण अं शेतकरयाच फायदा होतो होत आहे म्हणजे सरकारने चालू ठेवले पाहिजे आणखी आपण पाहिलं तर अं अजून आपण पाहिलं तर अं अं शेतकऱ्यांना जर शेतकऱ्याचे अं शेतकरी त्याच्या मुलांना अं शिकवतात कि आम्ही जे शेती केली

शेतकऱ्यांच्या मुलांनी मुलांना शेतकऱ्यांनी अं आपण शेतकऱ्याच्या मुलांना अं शेतकऱ्यांनी सांगितलं पाहिजे किंवा जे मूल अं जे का आहे अं जे education घेत आहेत शेती शेती शेतात नवीन नवीन प्रकारे शेतीमध्ये अं कस नवीन पीक घेतलं जाईल आणि त्याच पीकामधून कसा जास्त मोबदला होईल आणि त्यांचा घर खर्च व्यवस्थित चालेल कस झाले आजचा जर शेतकरी बघितला आपण जर शेतकरी ला जास्त burden मध्ये बुडाला जातो जस कि पन्नास हजार रुपय वर्षभर म्हणजे एखादा शेतकरी काम करतो दहा महिने अं तर तो त्याला त्याचा दहा महिन्याचा खर्च ऐशी हजार असो त्यामुळे पण अं शेतीच नुकसान होत आणि शेतकऱ्याचं नुकसान होत त्यामुळे पण शेतकऱ्यांना जास्त problem होतो आणि त्या नंतर आपण जर बघितलं त्यामुळे शेतकरी मुलांना सांगतात कि चांगलं educate व्हा आणि चांगला job करा मला असं वाटत कि job करण्यापेक्षा अं जस सगळ्यात ज्या ज्या विद्दा ज्यांच्या घरी शेती आहे तर सर्वानी शेतीकडे लक्ष दिल आणि अं विशेष असं अं विशेष असं अं college मध्ये न admission घेता त्यांनी शेती या क्षेत्रात कडे वळले आणि शेती मध्ये त्यांनी admission त्यांनी घेऊन शिक्षण अं त्यांनी व्यवस्थित शिकले किंवा कोणत्याच कोणत्या कोणत्या ऋतू मध्ये कोणतं पीक लावल्यामुळे उगत पण ते पीक अं कोणत्या अं शेत पीक कोणतेही उग कोणत्या ऋतू मध्ये कोणतं पीक लावलं जात हे जर लोकांना कळलं हम्म तर मग तर ते अं तर मग ते म्हणजे ज्यांचं जास्त profit होईल मला असं वाटत त्यामुळे त्यांचं जास्त profit होणार असं मला वाटत अं तर मग आपण मुलांनी लक्ष दिल पाहिजे अं कि अं शेतीमध्ये admission घेऊन त्या शेतीचे या क्षेत्रात जाऊन अं शेती विशेष त्यांना काम कुठल्या कुठंल्या नवीन गोष्टी माहिती होईल जस आपण बघितलं तर जलसिंचा खूप शेतकरी वापर करतात पण ते पण ते जलसिंचा व्यवस्थित प्रकार कस लावलं जाईल किंवा अं कुणाकुणाला माहित नसत कि त्याचं जलसिंचा वापर कशासाठी केला जातो अं ते आता आता लोकांना त्यांना पण माहिती होऊ लागली पहिला असं माहिती नव्हतं त्या वेळेचा त्या वाईट परिणाम होत होता असं वाटत आणखी आपण जर वेगवेगळ्या प्रकारे बागायचं झालं तसे दिवसभरात काही अस नवीन नवीन जेवणाचं गोष्ट्या आहेत त्या आपल्याला माहिती नाहीयेत त्या आपल्याला माहिती करून घेतल्या आणि शेतीमध्ये अं हम्म अर व्यवस्थित अं अं कष्ट कष्ट कष्ट खूप जास्त कष्ट केल्यावर शेती मध्ये अं पैसा पैसा आपण व्यवस्थित कष्ट केले अं तर शेतीमध्ये खूप जास्त पैसे आहेत तसे आपण बागायती शेती मध्ये पण बघू शकतो तर बागायती शेती लावली तर अं बागायती शेती लावल्यावर आपण जर एखाद्या शेतकऱ्यांनी मोसंबी च्या बाग लावल्या ते मोसंबीच्या झाडाच्या मध्ये दोघे असतो तिथं पण ते अं रोज त्यांचं भाजी पाला हाय तो लावून त्याचा रोजचा अं रोजचा खर्च तो काढू शकतो किंवा डाळिंब च्या बागा असेल संत्राच्या बागा असेल ह्या वेगवेगळ्या बाग लावल्याची बागायती शेती केल्यावर पण शेतकरी त्या मध्ये अं त्यामध्ये शेतकरी अं रोज रोजचे फ अं जे पदार्थ आपण खातो वांग्य हि फळ फळ खातो भाज्या खातो अं वांगे अं गोभी टमाटे कांदे आलू ह्याचा अं ह्याची लागवड करून पण अह ह्याची लागवड करून पण शेतकरी याची लागवड करून पण शेतकरी त्याचा उदरनिर्वाह करू शकतो किंवा मुलांचा तो खर्च आहे तो भागवू शकतोआणि अं जर आता बघितलं तर ऊस हा महाराष्ट्रामध्ये लावला जातो ऊस हा महाराष्ट्रामध्ये लावला जातो त्या महाराष्ट्रामध्ये

चे वेगळे करणे. बुल्लेशाहाच्या मुर्षदश हा आणयला राग आला आणि त्याने बुल्लेला त्याच्या छव्नीतून हाकलून दिले. हा वियोग फड फड नसला तरी बुल्ला ला अशी वियोग न झाला ने बुल्ला या विवियोग च्या दुखत रस्ता कुंदन झाला बोहरी विरुद्द तबी बिबाद मेंदी जी क्गाया तुझे प्रेम तुझ्यावर नाचले, आता बुले शहा चा निरोप घेवू लागला. मी पूर्ण पणे वाहून गेले होते काय गमत माहित तिने पहिले. मुर्शिद चे पूर्ण मिलन. बुले यांनी आपला गुरु मुर्शिद यांना जनाचे कपडे परिधान करून, परी घुंगरू बधून आणि मेळाव्यात सर्व समोर नाचत सादर केला होता. चाल शीत त्यात मिसळू नका मी देवाचे राज्य ठेवले आहे. पावे बंद पाजे कान्ज्री मी ते रुसिया मुर्ष्द साजरे केले. मुर्ष्द देवा सारखा सुंदर मिळला, मी देवाचे हात कमावले मी देवाचे राज्य ठेवले आहे. मुर्ष्दाचे चालणे ठेवा मी ठेवलेला चुका माफ करतो.

प्रेय्शी आणि ऐकोन पान्नास्वे दोहे यीत्यांदि. तो त्याच्या copy साठी सर्वात प्र्शिद्द आहे. तुमची भाशा आदिक साठी सोपी आणि लोकांची जवळची आहे. बुले यांची रचना लयबद्द आणि मधुर आहे.

पुरेशा घोल्ने यांनी जागे व्हा झोपणे तुम्ध्ये नाही, सेजारी उठ देवा आता काय करायचं. रचना बुले शहा यांनी त्यांची बहुतेक कामे copy च्या स्वरुपात लिहली आहे. बुले शहा यांच्य्कडे एकशे छप्पन copy आहेत. परंतु येथे एक गोष्ट स्पस्त करणे आवश्यक आहे, वेगवेगळ्या संग्राहणं त्यांनि सख्या भिन्न अश्ते. बुले शहा च्या लोक प्रीय्तेमुळे या कामामध्ये लोक मिसले आहे. बुले शहा यांची कामे पुढील प्रमाणे आहेत. पुरचे एकशे छप्पन अथ्वारा एक बाल ब्राम्हण एक शी अख्सरे तीन दुहेरी अत्थ्जेच्लीस चाळीस nots.

पारशी भाषेश भारत आणि पंजाब मध्ये ती अक्षर आले. त्यांचे भारतीय स्वरूप बावन अख्र्रारी आहे पंजाबी रूप आहे पेंटी किवा पट्टी king सिंग जग ह यांनी त्यंचे संग्रहात बुलेशहा हाच्य तीनशी अक्षरे आहेत. तिसरा पूर्ण पाकिस्तानीतील लोहार येथे कुल्येती बुलेशहा मधेही शी अक्षरे नोद्विली गेली आहे. बुल्लीचे शी अक्षरे अशे सुरु होते, अनादी काळापासून मी नीतिमान आहे मला जिमला जावून कंटाळा आला आहे. अकबरा अकबरा हा स्त्बारा हा पंजाबी लोकसाहित्याचा जुना काव्य प्रकार आहे.

चला पुन्हा नाका काह्ही झाले तरी ते होवू दे. बर माहो, हा पंजाबी भाषेचा पंजाबी काव्य प्रकार आहे आणि तो गुरु नानक देवा जी च्य आधी अस्तितवात अशे मानले जाते कि प्रसिद्ध प्र्शियान कवी मशूद सात सुलतान यांनी प्रथम बारा मह पारशी भाषेत रचले. बुले शहा चा बारा महा आशेपासून सूर होतो. असू निहू

nots nots से लग लग्नाचे चिन्ह म्हणून लिहिले असतात. यामध्ये काम तयार करणे वास सो चत सुधारणे आणि वादुच्या आगमनावेळी वादुच्या तिच्या पती सोबत तयार करणे, या बद्दल संकेत आहेत. बुले ने चाळीस not तयार केले आहेत. ज्यांना तो पहिल्या गाठीतच सूचित करतो. प्रत्यकी चार श्लोकांचा हा श्लोक आहे. पहिला आणि

सोती दल काही म्हणा मी गाठी बनवल्या आहेत. जन जन्च्या सर्व राही वश्यानो आता चाळीस गाठी घाला. बुले शहा डोह्र्या मध्ये विचार विचार आहेत आणि सामजिक आणि राजकीय घटना धार्मिक विस्न्ग्तीती याचे अनेक सकेत आहे, जसे जुन्या धर्म श्याल मारत राहिली ठाकूर यांचे ठग मशिदी मध्ये कुस्त्या होत असते वेगळ्या राहण्याची असे आहे. मृत्यू.

हिजीरी नुसर सोळसे अंशी इसविसन स्त्रसे अत्ता वन मध्ये जन्मले आणि सतरसे आत्ता वन मध्ये मरण पावले हे बरोबर आहे. कारण बुल्ला एकोण पासेस्त वर्ष लागले पण उच्च मानवी आदर्श च्या वाहक असल्याने बुल्लेशाहा आणि त्यांचे शब्द आजही अमर आहे. बुल्लेशाहा ची मजार आजही कपूर रेल्वे स्थानाजवल पुरवलेले आहे. ह मघाशी तुझा आवाज गेला होता क्रीस्ना आता आवाज येतोय मला वाटत. हो तेच ते मला पण कळल नाही कि आवाज गेला कसा काय नाही मला वाटत तू मला ह chat box मध्ये तुझा message आलेला मला मग पाहील कि यचा आवाज नाही येत आहे म्हणून reconnect केल परत. अच्छा अच्छा

काय होता आपल आपण याच सांगत होत कि तुला तुमचा flat त्या राज मुळे तुम्हाला खराब FLAT घ्याव लागल

नाही नाही आता आम्ही कोथरूड कडे राहतो म्हणजेआम्ही चांदणी चौक पासून पाच मिनिट च्या अंतर मध्ये राहतो. म्हणजे आता happy colony त नाही राहत का तुम्ही? नाही ते सोडले केव्हांच flat ते किती दूर आहे happy colony चं तुम्हाला happy colony ला यायचं आहे नाही map वर जस happy colony नुसार बघतो न किती दूर आहे happy colony तुमच्या इकडून?

बापरे म्हणजे तुम्ही तुमच exact हे काय येईल म्हणजे आता map वर टाकायला जर काय टाकावे लागेल? अह मी तुम्हाल address पाठवतो न तरी मला ना तुम्हाला सांगता त आला पाहिजे न आता तुम्ही राहता तिथ त तुम्हाला सांगता अल पाहिजे तिथ काय आहे काय नाही मी त इंत्रास्क्री इंत्रास्क्री नागरी मध्ये राहतात. भल्ला apartment हो भाल्लल apartment करून आहे आमच apartment च नाव हा हा वीस अठरा आमच flat number आहे आणि आम्ही रहतो आता कोथरूड मध्ये कोथरूड bus stand कडे अच्छा कोथरूड bus stand किती दूर आहे तुमच येथन?

नाही म्हणजे आता जर का मी कधी बस नि आलो तिकडे तर कोथरूड direct बस तिथेच उतरेल न कोथरूड bus stop ला

ह आर मला त्या metro बद्दल विचारयच होत मी तुझा मघाशी snap बगितल metro च

metro च काय आहे म्हणजे कुटून कुठ पर्यंत आहे metro? अह हे बघा तुम्ही मागच्या वेळी आले होते आम्ही तुम्हाला metro मध्ये नाच पर्यंत सोडल होत आणि तुम्हाला वाटल होत कि तुम्ही एकदम कल्याणी नगर पर्यंत जाणार.

पुढच्या stop ला सोडून दिल होत त्यान.

ते गरवरे college वनाज corner पर्यंतच आहे सर.

अच्छा वनाज पडत का? आणि starting point काय आहे त्याच?

गरवरे college जे आपण पुढे नल stop पिंपरी

पिंपरी चिंचवड वगैरे अजून सुरु नाही झाल का? पिंपरी चिंचवड मध्ये पण metro सुरु झाल आहे पण ते पिंपरी चिंचवड चे station cover करताय आता सुधा. म्हणजे पिंपरीत सोदागर वगैरे आहे का त्याच? नाही नाही ते connect झाल नाही आता पर्यंत अछा अछा म्हणजे जी तुमची वाली आहे ती फक्त तीन चार station घेते का किती station घेते? आमचे आता घेतात पाच station घेतात आता आमचे

अह वनाज घेत म त्यानंतर, ideal colony दरवरे college मंग नल stop आणि बस नाही ऐक आता मी आता मी येणार आहे न तर मला ते metro त पण बसायचं हवूस आहे यार त्याच्या मुळे मग आपण खूप मोठा stop घेवू न direct

तुम्ही madam आवाज सोबत बसणार न? ह म्हणजे तसच न मग आपण जावूया कि सोबत.

आणि तसच त्याच METRO त RETURN येत येत का वो? हो ते RETURN TICKET तुम्ही काढल तर त return पण येत येईल न हा सरळ प्रश्नच उत्तर दिल यार तुम्ही मग ठीक आहे तस काय नाय तुमच snap पाहिलं त अगदी निकामी होती metro अशीच रिकामी असते का दर वेळेस हो हो आता मला कडत हे तुम्ही सगळे प्रश्न विचारत का आहे. म्हणजे हो म्हणजे रिकामी असते metro पण नाही नाही metro मध्ये जे आहे न ते camera पण लागले असते ते camera असत हो. नाही नाही मला मला माहिती आहे ते मी त्याच्यासठी नाही आता photo वगेरे आपण काढतो न तर त्याच्यामध्ये जर रिकामी असली त आपल्याल्यला छान photo काढता येतो बर बर आता सर आता आम्ही बघूया आम्ही पण किती photo काढता तुमी. तुम्हीच काढाल न. मी तुम्ही आम्हाला तर घेवून जाणार नाही न metro मध्ये. नाही आम्हाला म्हणजे फक्त आमच्या भरोश्याच तूच आहे न हो. हो पण तुम्ही दोगेनला जर समय पाहिजे वक्त पाहिजे नाही ते तर आम्ही तस नाही तस आपण इथेच येऊ ना आपल्या flat वरती राहून न आपण

तस त्याच्यामुळे काही हे नाही आपण जावू मला वाटत दाणीस येईल न आपल्या सोबत प्रतेक वेळे ला का नाही येणार तस त्याला आता विचारायला लागेल तो बोलत आहे कि हो तो येणार आहे. आता बघूया आपण तुम्ही फिरायला कोकण ला जायचं आहे. मी fix केल कुठेतरी जायचे मग तुम्ही तुम्ही ठरवा कोठे जायचे कि जेनेकारी तीन तास पोहचू आणि तीन तासात येवू maximum चार तासात जावू चार तासात येवू म्हणज travelling द हा तास नको बाबा तीन आठ सात आठ travelling जावून येवून ठीक आहे मग थोड फिरायला हि बर पडत नाहीतर travelling, travelling boar होऊन जात हो माणूस म्हणजे सर आम्ही आता एक दिवस stay करणार होत ते cancel करायचं का कुठे? अं कुठे करणार आहे?

अरे तिकड जर stay केल न तर आपण जे गाडी घेणार आहे ना त्याच भाड double होईल न हो हे तर तुम्ही खर त्याच नाही अंदाज आला का तुम्हाला मी practical विचार करणारा माणूस आहे. म्हणजे जर का तीन हजार भाड आसेल गाडीच ते बारा वाजे नंतर direct सहा हजार होईल न हो ते तर तुम्ही खूपच अगदी एकदम खरोकर गोष्ट सांगत आहे. त्याच्या पेक्षा आपण काय करूया दिवसभर तिथ फिरुया आणि रात्री तिथ झोपलं काय आणि आपल आपलं रूम च्य गादिवर झोपलं काय सारखच पडत न आणि मागची वेळेस आपण बघा ममता ला आपण जेवण केल होत ते थाळी वाल आणि मग आपण तुम्ही कोणत्यातरी टेकडीवर घेवून गेलेलं टेकडी तिथ बसायला तसली टेकडी होती ते MIT टेकडी बोलताय का तुम्ही? मला नाही माहिती आपण टेकडीवर गेलो होते तिथ बसलो गेले कि पुणे दिसते पूर्ण metro दिसते metro line दिसते.

तुम्हाला म्हटल ola बाजूला आहे, तुम्हाला म्हटलं rapido बाजूला आहे तुम्हाला म्हटल rent ची car कुठ आहे ती पण तुम्ही म्हटल बाजूला आहे म्हणजे तुम्ही राहता कुठ कि सगळे बाजूलाच आहे तुमची आय यार म्हणजे शेजार चे तुम्हाला लोक अच्छा नाही मी तर ऐकलं पुण्याच center शिवाजी नगर येत आहे मग तुम्ही कोथरूडला कोणत center नवीन उघडल कि काय हे भरीत center तर नाही उघडल तुम्ही खूपच घाण म्हणजे घाण मस्करी करता ओ सर हे तुम्ही म्हटलं center मध्ये राहता मग क्रीस्ना भरीत center तर नाही उघडल नाही तुम्ही तेथे नाही तेच center आशु सकते तिथ कारण कि त्याला center म्हणू सकत मघ पुण्याच center शिवाजी नगर आहे ना हे त माहिती आह तुम्हाला सांगू का सर तुम्ही ना हे जे job आहे हे एका तासात दोनशे पन्नास रुपये कमवा

नाही नाही माझ्यात कसा stamina आहे मी दिवसभर आता मला वाटत कि आता वेळ झाली आहे तरी मी नाही पण मग अस दिवसभर पण बोलायाल लावल न मी ready आहे तुम्ही तुमच्या boss ला माझ्यासोबत बोलायला सांगा कि हा मुलगा आहे आणि तुम्ही शक्यतो सांगू न माझ्या कडे तेरा आवाज आहे जे कि तुम्हाला माहित आहे त्याच्यामुळे मी दोन phone आजू बाजूबाजूला पण ठेवून तेरा आवाज वेग वेगळे काढ खूपच मस्करी करता सर तुम्ही. ममा केहतिये मस्करी करणा चाहिये अस अस मी आयकल होते कुठे तरी त्याच्या मुळे मग ते मस्करी करायला लागलो मी ते आता. नाही आता तुम्ही जर तो कोई मिल गया पिचर पहिला आसेल हो म्हणजे आता मला अस वाटल तुम्ही TVon केल सर नाही नाही कोई मिल गया पिचर आपण मराठीत पण बघू शकतो. अह आई म्हणते कि सगळे खाल्ल पाहिजे सगळे खाल कि आपल्याला पौस्टिक मिळते थांबा सर मराठीत पण तू जर बोल असतात

नाही मी अस म्होणत होतो कि जर जेवायचं आपण बघतो नखरे वगेरे करतो पण कोई मिल गया पिचर जर मराठीत काढला असता तर तो रोहित कस अ बोलाला असता अगदी मा आई म्हणते सगळे खाल्ले पाहिजे सगळे खाल्यानेने माणूस strong बनतो strong बनतो नाही अस कधी होत का तुम्ही मला सांगा असं जर राहील असत सगळे खाल्ल्याने strong बनतो तर मग जाड मानस कस काय strong का नाही हो माणूस जाड कस काय होऊन जातो खाऊन आणि हा म्हणतो मामी कहती ही सब खान चाहिये सगळे खाल्ले कि माणूस तंतानीत होतो तन तन तन अस याच्यात काही अर्थ आहे का हो? काहीही पिक्चर नवीन निघतात तेच्यान आपल काही येवड होण काही अडचण नाही. तुम्ही खूपच छान acting करता सर

नाही आता काय ते थोडं फार ते मराठी जेंव्हा कोई मिल गया वाले जे jio cinema वर टाकणार होते तेव्हा ते मराठी dubbing साठी मला बोलवत होते कि आपल्याला पिक्चर मराठीत करायचं आज.

अश्यातला भाग आल तो